साइडला तिथे शेती ही दिसते मला खूप छान वाटत खूप छान दिसतय आजुबाजुने तिथे छोटे छोटे फूल ही आहे अन कुंड्या --

त्यानंतर तिथे बोर्ड आहे खूप छान झाडी आहे मुलेही खेळतात खूप सुंदर मस्त शाळा आहे मला खूप आवडलेली--

दोन ड्राम पण आहे गाडयावरले दोन माणसं जातांनी काही चर्चा करतात तेही आहे त्याच्यानंतर इथे आजू-बाजूला--

त्याच्यानंतर तिथे सारे लाइटिंग वगैरे लावलेले आहेत. येता जातानी माणसंही दिसतात चार फोरव्हीलर आहे.टूव्हीलर आहे. त्याच्यानंतर फॉर्च्यूनर आहे. खूप सार्‍या गाड्या--

ते सारं असे मस्त मॉल किंवा पिच्चर टाइप थेटर वगैरे दिसतय तिथे आजूबाजूला ऑटो वगैरे दिसतात.

त्यानंतर आपल्याला साइड ला कित्ति छान असं वाटतय त्यानंतर थोडी झाडे वगैरे छा --

हे असं लग्नाच्या ठिकाणी आहे मस्त छान वाटत डेकोरशन खूप सारं केलेला आहे साइड ला तीन चार माणस बोलतात आहे.

त्यानंतर आपण लग्न कार्या मध्ये अशी कुठेहि घालू शकतात आणि खूप छान दिसतं.